ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत
हे ट्यूटोरियल विंडोस ऑपरेटिंग सिस्टम वरील ब्लेंडर 259 कशा प्रकारे घेणे आणि ब्लेंडर कसे प्रतीष्टापीत आणि कार्यरत करणे या बद्दल आहे
या ट्यूटोरियल साठी मी विंडोज एक्सपी ऑपरेटिंग सिस्टम वापरत आहे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
इंटरनेट ब्राउज़र उघडा
मी फायरफॉक्स 309 वापरत आहे
एड्रेस बार मध्ये wwwblenderorg टाइप करा आणि Enter के दाबा
हे तुम्हाला ऑफीशियल ब्लेंडर वेबसाइट वर घेऊन जाईल
बलेंडर हे विनामूल्य आणि खुले स्त्रोत आहे
ब्लेंडर वेबसाइट वरुन डाउनलोड साठी इन्स्टॉलर किंवा सोर्स कोड उपलब्ध आहे
येथे पेज हेडर च्या जरा खाली डाउनलोड ब्लेंडर लिंक आहे
डाउनलोड पेज वर जाण्यासाठी आपण या लिंक वर क्लिक करूया
जसे की तुम्ही पाहु शकता हे ब्लेंडर चे आधुनिक स्थिर वर्जन आहे
तुम्हाला इथे दोन पर्याय आहेत आ 32 बिट किंवा 64 बिट इन्स्टॉलर
तुम्ही कोणतेही एक डाउनलोड करू शकता जे तुमच्या मशीन वर लागू होईल
32 बिट आणि 64 बिट सिस्टम्स बद्दल समजण्याकरिता आमचे ब्लेंडर हार्डवेअर रिक्वायरमेंट्स ट्यूटोरियल पहा
वेबसाइट ब्लेंडर प्रोग्राम फाइल्स ची ज़िप्ड आर्काइव सुद्धा पुरविते
ब्लेंडर कार्य करण्यास आवश्यक असलेल्या सर्व फाइल्स या आर्काइव मध्ये समाविष्ट आहे
तुम्हाल फाइल्स ना तुमच्या आवडीच्या फोल्डर मध्ये अनझिप आणि एक्स्ट्रॅक्ट गरज आहे
ब्लेंडर प्रत्यक्षात कार्यरत करा
मी प्रत्यक्षित करून दाखविते
इन्स्टॉलर आणि आर्काइव मधील मुख्य फरक असा आहे की इन्स्टॉलर बलेंडर अप्लिकेशन फाइल्स ना सी ड्राइव प्रोग्राम फाइल्स मध्ये ठेवते आणि स्टार्ट मेन्यू मध्ये डेस्कटॉप वर आयकॉन सेट अप करते आणि डिफॉल्ट द्वारे blend फाइल्स ब्लेंडर सह उघडते
झिप आर्काइव मध्ये एका फोल्डर मध्ये सर्व अप्लिकेशन फाइल्स आणि एक्झिक्युटेबल ब्लेंडर फाइल आहेत
जे कंप्यूटर वरील कोणत्याही ड्राइव मध्ये आपण कॉपी करू शकतो
आता जर मला माझ्या मशीन साठी आर्काइव वापरायचा असेल तर मला 32 बिट आर्काइव ची आवश्यकता आहे
32 बिट आर्काइव आणि डाउनलोड सुरवातासाठी डाउनलोड लिंक वर लेफ्ट क्लिक करा
अगोदर सांगितल्या प्रमाणे माझे इंटरनेट ब्राउज़र फायरफॉक्स 309 आहे
येथे दर्शविलेल्या डाउनलोड स्टेप्स इतर सर्व इंटरनेट ब्राउज़र मध्ये समान आहेत
तुम्ही येथे डाउनलोड प्रोग्रेस पाहु शकता
उभ्या हिरव्या पट्टी सह दिसत असलेला हा आडवा डाउनलोड बार किती प्रमाणात डाउनलोड झाले आहे हे दर्शविते
डाउनलोड ची गती तुमच्या इंटरनेट कनेक्शन वर अवलंबुन असते
कृपया हे पूर्ण होई पर्यंत प्रतीक्षा करा

आर्काइव एक्सट्रॅक्ट करण्यासाठी डाउनलोड वर पहिला राइट क्लिक करा
ओपन कंटेनिंग फोल्डर वर लेफ्ट क्लिक करा
झिप वर लेफ्ट डबल क्लिक करा
हे आर्कायवर मध्ये उघडेल जसे विनझिप जे डिफॉल्ट द्वारे कोणत्याही विंडोस मशीन वर प्रतीस्ष्टापीत असते
एक्स्ट्रॅक्ट वर लेफ्ट क्लिक करा
सूची वरुन तुमचे इष्टस्थळ फोल्डर निवडा
मी माय डॉक्युमेंट्स मध्ये एक्सट्रॅक्ट करत आहे
एक्स्ट्रॅक्ट वर लेफ्ट क्लिक करा
हिरव्या पट्टी सह हा प्रोग्रेस बार किती एक्सट्रॅक्टशन पूर्ण झाले आहे हे दर्शविते
आता तुम्ही तुमच्या स्क्रीन वर एक्स्ट्रॅक्टेड फोल्डर पाहु शकता
फोल्डर उघडण्यासाठी लेफ्ट डबल क्लिक करा
ब्लेंडर एक्झिक्युटेबल लेफ्ट डबल क्लिक करा
विंडोस एक सेक्यूरिटी वॉर्निंग देते ठे पब्लिशर कोल्ड नोट बीई व्हेरिफाईड
काळजी करण्याची गरज नाही
केवळ रन बटनावर क्लिक करा
आता पुढे जाऊ शकता
तुम्हाला जर इनस्टॉलर वापरायचा असेल तर ब्लेंडर वेबसाइट वर पुन्हा जाऊ
पेज च्या सर्वात वर असलेल्या डाउनलोड वर क्लिक करा
हे आपल्याला पुन्हा डाउनलोड पेज वर घेऊन जाईल
माझ्या मशीन साठी मला 32 बिट इन्स्टॉलर ची आवश्यकता आहे
मी 32 बिट इन्स्टॉलर आणि डाउनलोड सुरवातसाठी डाउनलोड लिंक वर लेफ्ट क्लिक करते
निर्देशन सहज होण्याकरिता मी अगोदरच माझ्या मशीन मध्ये ब्लेंडर वेबसाइट वरुन इनस्टॉलर डाउनलोड केले आहे
आता मी तुम्हाला प्रतिष्ठापणा च्या सर्व प्रक्रिया समजावून सांगते
इन्स्टॉलर वर लेफ्ट डबल क्लिक करा
विंडोस ठे पब्लिशर कोल्ड नोट बीई व्हेरिफाईड अशी सिक्युरिटी वॉर्निंग दर्शवेल
यासाठी काळजी करण्याची गरज नाही
केवळ रन बटन वर क्लिक करा
तर ब्लेंडर सेटअप विझार्ड अशा प्रकारे दिसेल
इन्स्टॉलेशन प्रक्रीये मध्ये पुढे जाण्यासाठी नेक्स्ट वर क्लिक करा
सर्वाधिक सॉफ्टवेअर्स सह इनस्टॉलर लायसेन्स एग्रीमेंट दर्शविते
उरलेले एग्रीमेंट पाहण्यासाठी पेज डाउन दाबा
मी तुम्हाला हे बारकाईने वाचण्याची सल्ला देते
लक्षात ठेवा ब्लेंडर हे निशुल्क आणि खुले स्त्रोत आहे
तुम्हाला ब्लेंडर प्रतीस्ष्टापीत करण्यासाठी लायसेन्स एग्रीमेंट स्वीकारावा लागेल
पुढे चालू ठेवण्यासाठी आय अग्री बटनावर क्लिक करा
पुढची स्टेप तुम्हला इन्स्टॉल करण्यासाठी घटक निवडण्याची अनुमती देते
मी तुम्हाला डिफॉल्ट द्वारे निवडलेले सर्व घटक इन्स्टॉल करण्याची सल्ला देते आणि इन्स्टॉलेशन पुढे चालू ठेवण्याकरिता नेक्स्ट बटन दाबा
येथे ब्लेंडर साठी चूसे इन्स्टॉल लोकेशन हा पर्याय आहे
डिफॉल्ट द्वारे प्रोग्राम फाइल्स फोल्डर निवडलेले आहे
जे ब्लेंडर इन्स्टॉल करण्यासाठी चांगले स्थान आहे
पुढे जा आणि इन्स्टॉल बटन दाबा
हिरव्या पट्टी सह असलेला हा प्रोग्रेस बार इन्स्टॉलेशन किती पूर्ण झाले आहे हे दर्शविते
सहसा हे पूर्ण होण्यासाठी एका मिनिटा पेक्षा कमी वेळ घेते

येथे ब्लेंडर सेटअप संपत आहे
ब्लेंडर तुमच्या मशीन वर इन्स्टॉल्ड झाले आहे
रन ब्लेंडर चेकबॉक्स निवडत राहा
फिनिश बटन दाबा
ब्लेंडर आपोआप कार्य करण्यास सुरवात करते
पुरविलेली ब्लेंडर बाइनरी ओरिजिनल एक्सट्रॅक्टेड डाइरेक्टरी मध्ये आहे
ब्लेंडर अधिक अवलंबन न करता सरळ बॉक्स च्या बाहेर कार्य करेल
कोणतीही सिस्टम लायब्ररी किंवा सिस्टम प्रेफरन्स अनुरूपीत झाली नाही
या ट्यूटोरियल मध्ये आपण विंडोस ऑपरेटिंग सिस्टम मध्ये ब्लेंडर इन्स्टॉल करणे शिकलो
आता ब्लेंडर वेबसाइट वरुन ब्लेंडर इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करा आणि इन्स्टॉल करा आणि तुमच्या मशीन वर ब्लेंडर कार्यरत करा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
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो
oscariitbacइन एंड spoken tutorialorgnmeict इंट्रो
स्पोकन टयूटोरियल प्रॉजेक्ट च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
आमच्या सह जुडण्यासाठी धन्यवाद